ही इमेज एका लहान मुलाची आहे व तो लहान मुल आपल्या आपल्या बागेतील बगीच्यातील--

ही इमेज एका पेट्रोल पंप मधील--